व हिरवीगार झाडे दिसत आहे निळे भोर आकाश दिसत आहे व हिरवे गवत दिसत आहे.

व हीर गार्डन मध्ये हिरवीगार झाडे दिसत आहे समोर गेट दिसत आहे वॉल कंपाऊंड दिसत आहे.

हे एक पेट्रोल पंप चे फोटो असून--

त्या टायरच्या दुकान टायरच्या दुकाना टायरच्या दुकानावर एक बोर्ड आहे त्या बोर्ड वर सी--

खाली नदीत पानी दिसत आहे व हिरवीगार समोर झाडे दिसत आहे.

त्यात एक अ माणूस बसलेला दिसत आहे त्याने--

हे एका गार्डन चे फोटो दिसत आहे त्यामध्ये एक नदी दिसत आहे.

हे एका बस स्थानकाचे फोटो दिसत आहे.

व त्या बिल्डिंग वर एक बाई उभी असलेली दिसत आहे तिने साडी घातलेली दिसत आहे.

हे एका खोद कामाचे फोटो असून त्यावर जे.सी.बी. ने--

त्यात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने लावलेली दिसत आहे.

तिथे काही लोक दोन खुर्च्या टाकून दोन बाया बसलेले दिसत आहे.

त्याला खिडक्या दिसत आहे व दरवाजे दिसत आहे समोर अंगण दिसत आहे.